मिरर समोर काही ब्युटि प्रोडक्टस ठेवलेले आहे.

त्यानंतर इथे लाइटस चालूयेत व्हाइट कलरसच्या चेअर्स आहेत.

अ हा एक चॉकलेट केक आहे ज्याच्या आजूबाजूला ओरिओ बिस्किटस लावलेले आहे.

आजूबाजूला खूप मोठ ग्राउंड दिसतय.

अ हा आत्ताचा एंट्रेंस आहे एंट्रेंस ला दोन पूतळ पुतळे ठेवलेले आहे.

हा एक तलावाचा फोटो आहे जिथे पाणीय खूप सारे दगड आहेत.

ही एक बँके चा फोटो आहे पंजाब नॅशनल बँक .

वेगवेगळ्या प्रकारचे टि-शर्ट लावलेले आहेत बॅटस स्टम्प्स --

आणि अ इथे अ लाइटस थोड्याश्या नीऑन लाइटस दिसतायेत.

त्याच्या बाजूला अजून दोन देवांची मूर्ती आहे.

या बिल्डिंग च काही कन्स्ट्रक्शन च काम चालू आहे.

छोटी छोटी झाड आलेली आहेत मधून एक पाइप गेलेला आहे ब्लॅक कलरचा .

स्टेजला ला पूर्ण अ फुलांच डेकोरेशन केलेल आहे.

अ साइडला अ कर्नाटका बँक आहे बँकच्या समोर दोन गाड्या --

दिसतोय आणि देवाच्या मूर्तीला हार घातलेला दिसतोय.

या फोटोमध्ये काही लोक काम करताना दिसताहे.

अ तिथे वरती काही अ भेळचे काही --

एका माणसानी सेल्फी घेतलीये.

शकिल जमील फ्रुट्स स्टॉल या स्टॉल वरती काही फ्रुट्स आहेत.

आणि ग्राहक सुद्धा आहेत तिथे खूप सारे पेन्स दिसताएत त्याच्या बाजूला खूप साऱ्या बुक्स दिसताएत.

शुभ्र दिसतंय. बाजूला खूप मोठे मोठे दगड आहेत.

आणि तो बुक स्टॉल मध्ये बसलेला आहे.

अ कॉम्प्युटर ठेवलेला आहे त्याच्या बाजूला माऊस आहे.